Basically तर ते आपलं बोलतात ना, Construction dirt. Construction ची काम चालू असायची त्यामुळे Road, road वर काम चालू असायची त्यामुळे, main झाले त्याच्यामुळे अजून ते. बोलतात ना गाडी heavy heavy बोलतात ना cars त्याच्यामुळे सगळं झालंय. आता काय बोलायचं? आमच्या इकडे तर कामाकडे तर तुला काय सांगायचं ते बोलतात ना, new company आहे. म्हणजे plastic चे पण company झाली आहे तिकडे. त्या दोघांचं ते वारा सोडतात ना ती चिमणी ते या side लाच आहे.

अजून बघ अग तुझा voice break होतोय परत. Voice break होतोय तुझा. वासानी एवढा त्रास होतो ना काय बोलणार?

अजून बोल.

तुझा voice break होतोय.

ती कोणतीतरी रबरची company आहे.

हा म्हणजे अं

त्यांच्याइकडे पण असचं तर होता. म्हणजे अं तिथे तर हे पण झालेलं. तुला माहितीये air pollution मुळे किती मोठा हे झालेलं tragedy. आपण आपल्या इंडियामध्येचं झालेला. भोपाळचा gas tragedy. Search कर बघ तुला माहिती पडेल. नाही ग, त्याच्याबद्दल तर मला माहित नाही काही. काय बोलते? अरे त्याच्यानंतर ते लोकं like newborn होते ना जे नवीन किंवा जन्माला येत होते ना त्यांना काही ना काहीतरी disease होत होता. जसं आपलं हिरोशिमा, नागसकीमध्ये कसं ते bomb हे टाकला होता nuclear bomb. अमेरिकेने माहितीये तुला. तिकडे ते लोक सगळे अपंग वगैरे निघत होते like newborn. नाहीतर मग त्यांना अं कायच याच्यामध्ये issue होत होते, कधी कोणाच्या डोळ्याला issue आहे कोणाला heart problem आहे. कोण कोणाला पाय नाही हात नाही, म्हणजे काही ना काही disease होते. आणि तसंच ना आपल्या इकडे इंडियामध्ये झालेला तो company, तर त्याच्यामध्ये almost पूर्ण इंडिया त्या company चं around केवढीतरी अं acre area होती ती पूर्ण म्हणजे ही झालेली. केवढा त्रास झालेला ना! हा! अरे खूप त्याच हे झालेला air pollution मध्ये top मध्ये होता इंडियाच्या ह्याच्यात तो. आणि सध्यातरी आपण गावी तरी जातो ना. मी तर गुजरात side ला बघते ना t exile Industries बघितले ग मी. तिकडे पण अं तसचं आहे. हे आपलं drum वगैरे बनवतात ना,

So त्याचं सगळं म्हणजे तिकडे हे आहे. काय? Companies. अरे अशा मोठ्या मोठ्या companies त्यांना किती देतात salary तिकडे. आत्ता जसं आत्ता जसं त्यांना आठ तासाचा हा आठ किंवा नऊ तासाचा त्यांना फक्त आठ हजार पगार किंवा सात हजार पगार, कोणा कोणाला म्हणजे जे काम करत आहेत ना

मोठेपण घालतात आणि जे पोरं असतात ना जी अठरा झाली की त्या company मध्ये लागतात. त्यांना कसं आपल्यासारखं ते नाही. शिक्षण घेणं वगैरे, चांगल्या पदावर काम करणं वगैरे.

तू बोल. आम्हाला तर कितीदा शिकवले लहानपणी या pollution मुळे. पण air pollution नेमकं फक्त bomb वगैरे पेटवला तरच होतो. आपल्यात दिवाळीच्या time ला.

अरे लोकं खर्च कचरा वगैरे करतात ते चालतं. म्हणजे काई दुसर काय असलं तर. किंवा bomb पेटवतात ते चालत लग्ना-बिग्नाला. तेव्हा air pollution होत नाही. ते ग celebrity लोकं नुसत कायपण बोलत असतात. तुला आवाज येतोय का माझा? Hello Hello Hello हा. Hello. तुला माहितीये म्हणजे नेमका आमच्या केरलामध्ये पण आहे but एवढी नाही, तिथे फक्त greenery greenery आहे.

Sorry हा, माझा call आलेला. Hello

माझ्यासाठी गाणबिन लागतं कि काय air pollution मध्ये.

नाय म्हणजे मी केलं अचानक गाण लागायला लागल. हम्म तुझा voice नाई येतंय बरोबर. ला सांग.

हा. बोल. मी म्हटल कि माझ्यासाठी air pollution साठी गाण बोलते कि काय?

बर. Hello

अं काय झाल नेमकं? Hello तुझा ना voice break होतोय. मला तुझा आवाज येतोय अग. Clear येतोय मला. माझा आवाज का नाही येताय?

हम्म हा बोल. म्हटल कुठ गेली म्हटल आता अचानक गाण वाजायला लागलं. Hold वर गेल्यानंतर ऐक गाण वाजत होत ना, गाण वाजत होत नाय नाय. ते बाजूमध्ये वाजत होता phone गाण. हा हा. नै गाण वाजत होत ना तेव्हा, हे झाल म्हटल, मला वाटल air pollution मध्ये तू हे करते कि काय? अच्छा. नाय नाय. माझ्यासाठी गाण गाण sacrifice करते कि काय म्हटल. हा. नाय रे.

तुमच्याइकडे पण मला माहितीये couple वगैरे ते पण खूप आहे. Mask वगैरे लाऊन जा.

आणि mostly आता म्हणजे बाहेर जास्त म्हणजे तिकडे थांबू नको.

हा. नाहीतर उगीच मग त्रास होईल. आता आपल्याला काय वाट नाही, पण नंतर मग त्रास होईल. हा. समजत नाही ना.

बर, म्हणजे काळजी घे आता.

मी खूप वेळ घेतला तुझा म्हणून म्हटल नाहीतर आई वरडेल ना.

चल चल. हा ठीकेय. call college life college life बद्दल काय बोलायचं. प्रत्येकाना अशानं अनुभव येत असतात. खूपच चांगल्या प्रकारे आपले हे दिवस चाललेले आहेत. college life मध्ये आपल्याला वाटतं कि आपण carrier ची जी सुरुवात तिथूनच होते. आपल्या जीवनातील जी कौशल्य आहेत आपण जिथून सुरुवात करतो. पण college life सुरू कुठून होते. अह महाविद्यालय महाविद्यालयीन ही एक शैक्षणिक संस्था आणि समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. महाविद्यालय ही पदवी प्रदान करणारी शैक्षणिक संस्था असू शकते पण त्यामुळे महाविद्यालयाचा अर्थ देशात शिक्षण देणे एवढेच नाही तर आपल्या देशाच्या युवा वर्गाचा भक्कम पाया करणे हा आहे. college हे एक असे ठिकाण आहे जिथे एखादी व्यक्ती आपले carrier चे ध्येय साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊ शक ते college प्रत्येकासाठी खरोखर आवश्यक आहे. अशा प्रकारे यशस्वी carrier साठी विद्यार्थ्याला ज्ञान आत्मविश्वास शैक्षणिक आणि तांत्रिक कौशल्य carrier च्या संधी आणि सामाजिक कौशल्य आवश्यक असतात. महाविद्यालयाचे जर आपण आपल्या जीवनात महत्वाचा समजला तर महाविद्यालयीन शिक्षणाची खूप सारे महत्त्व आहे महाविद्यालयीन जीवनातील जीवनातील एक भूमिकेवर ठरवता येते म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण हे कदाचित जीवनाची भूमिका त्याच्यावर ठरवता येते मात्र त्याआधी मुलांना महाविद्यालयाची मा अह माहिती असणे गरजेचे आहे त्यांना हे सुद्धा समजले पाहिजे कि ते college ला जात आहेत महाविद्यालयीन शिक्षणानंतर मिळणारे यश हे तुम्हाला खूप काही सांगून जाते. तुम्ही काही नोकरी करणार. काही व्यवसाय करणार. काही बेरोजगार तर राहणार नाही. बेरोजगारीचे प्रमाण खूपच वाढत चालला आहे. त्यामुळे मित्रांनो college कशी घ्यायची फक्त college life जगणं हेच महत्त्वाचं नसतं. करियर सुद्धा महत्वाचे असत. खूप सारे लोक आहेत. फालतू college आहेत किंवा जिथे copya चालता किंवा जिथून उतारा वगैरे घेऊन पास होतात. काळी दखल करतात मग शिक्षक त्यांना चांगले marks देतात अशा college मध्ये admission घेऊन घेतात आणि जीवनात नंतर खूप पस्तावतात अशा college मधून त्यांना जी कौशल्य जे ज्ञान पाहिजे असत. जे knowledge हव असतं ते काही मिळत नाही त्यांना तिथून आणि नंतर येत ते पचतावा करतात. आणि आम्हाला job लागत नाही आम्हाला कुठेच नाही आमच्या graduation झालं आमच्याकडे degree या आहेत त्यामुळे college choose करणं हे आपलं महाविद्यालय choose करणं खूप महत्त्वाचं असतं. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिष्ठ पदावर चांगल्या पगाराची नोकरी ही अनेकांची ध्येय असतात. महाविद्यालयीन जीवनात व महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्व समजण्यात पैकी काही जणांची उद्दिष्टे साध्य सुद्धा करतात.

अनेक अनेक कारणं असतील असे असले तरीही महाविद्यालयीन शिक्षण नेहमी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव हा आपल्या मानवी विकासाचा मार्ग आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या स्फूर्ती आणि कर्तव्यासाठी जबाबदार असते. तेव्हा ती एखाद्या राष्ट्राला सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वातावरण तयार करण्यास मदत करते आपल्या समाजाची आणि त्याच्या विकासाची सुरुवात महाविद्यालयीन शिक्षणापासून होते अशाप्रकारे महाविद्यालयीन शिक्षण महान राष्ट्रांचे विकासासाठी खूप एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रधान कर त्यामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी देते.

विविध व्यवसायांचे master course पदवी अभ्यासक्रम सुद्धा देतात त्यामुळेही माणसाची जडणघडण ही होत असते. चांगल्या महाविद्यालय चांगल्या कंपन्या येऊन विश्लेषण करतात आणि जिथे त्या कंपन्या placement सुद्धा देतात कंपनीचा त्यांना दीर्घकाळ फायदा होतो. कसे आपण तिथे वागाल याचे उत्तम उदाहरण आत्मसन्मानावर आणि त्यांच्या पालकांच्या मान्यतेवर शिक्षणाचा प्रभाव आपली स्वतःची कौशल्य सुधारणे हा देखील महाविद्यालयीन शिक्षणाचा आणखी एक प्रभावी घटक आहे म्हणूनच महाविद्यालयीन वातावरण असे आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या यशस्वी जीवनासाठी टाळता येत नाही महाविद्यालया बाबत खूप गोष्टी आपण समजू शकतो. ती महाविद्यालय हा खूपच म्हणजे महत्वाचा carrier point

किंवा माझी सुद्धा काही मित्र आहेत कि मी फक्त ह्यांने घेतलंय म्हणून मी घेतो किंवा घरच्यांनी force केला म्हणून मी ते करतो. एकामुळे त्या course मध्ये होतात किंवा त्या course मध्ये त्यांचं मन लागत नाही मन मन लागत नाही असे म्हणता येणार नाही किंवा त्या course ची नंतर ती पहिल्या वर्षीच आवड असते. कुठेही जा तुम्ही collegecollege life मध्ये पहिल्या वर्षाचं जे college असत ते आपल्याला खूप आठवत आपल्याला खूप अपेक्षा असतात त्या college कड न नवनवीन मित्र मैत्रिणी बनवण्यासाठी नंतर नंतर जस काही गोष्टी आपल्याला कळू लागतात कि हा subject मला आवडत नाही किंवा मला यांच्यात रसच नव्हता कसा काय या क्षेत्रात उतरलो यार मला हे करायचं होत नि कस काय बऱ्याच पोरांच्या तोंडून आपण हाच विषय ऐकत असतो खरोखर ज्या विद्यार्थ्यांना यांच्यात आवड असते ते त्यांचं carrier घडवतात पण बाकीच्यांना त्यात काहीही आवड नसताना जे गेलेले असतात त्यांना मात्र खूपच कठीण जात. आपले शालेय जीवन संपून आपण महाविद्यालयात प्रवेश करतो आणि हे पाहिलं वर्ष खूप कडकीच जात. म्हणजे जे बाहेरून आलेले असतात नवीन मित्रमैत्रिणी बनतात त्याच्यात जर चांगले मित्र बनले तर खूप चांगलं होत.

हेही खूप महत्वाचं आहे पण आपलं carrierchoose करताना आपल्याला जे आवडत जे आपल्या मनात आहे तेच करावं मग त्याच्यासाठी एक वर्ष लागो दोन वर्ष लागो किंवा पाच वर्ष लागो आता suppose मला doctor व्हायचंय आणि जर माझा doctor ला नंबर नाही लागला आणि मी जर दुसऱ्या कोणत्या course ला गेलो तर माझ्या मनात एकच खंत राहून जाईल. आपल्याला आता doctor व्हायचं होत नि आपण हे काय केलं त्यासाठी असा पचतावा आपल्याला नंतर येऊ नये म्हणून आपण आपल्याला जे वाटत तेच आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी काही का होईना लढलं पाहिजे आणि एक b two माणसाच्या आयुष्यात कायम तयार असला पाहिजे. हे नाही झालं म्हणून तर आपण हे करू शकतो कारण आपण बरीच उदाहरण पाहत असतो आजकालच्या जीवनामध्ये बरेच लोक carrier किंवा दुसऱ्या गोष्टीना कंटाळून स्वतःचा आत्मा दहन करतात. त्यासाठी आपण या गोष्टींचा या अश्या गोष्टी घडून त्यामुळे आपलं carrier choose करताना चांगल्या गोष्टींकडे preference घ्यावा महाविध्यालय सुद्धा चांगलं असावं असं नसत कि college आपलं आयुष्य म्हणजे की चांगले college नाही मिळालं कि आपण आयुष्य घडू शकत नाही त्यासाठी आपल्याला माणूस कुठूनही सुरुवात करू शकतो पण

त्यामुळे महाविद्यालयीन जीवन हे खूपच माणसाचं महत्त्वाचं असतं. इथे ज्या घडलेल्या घटना ज्या आठवणी असतात त्या माणसाला जीवनभर त्याच्या स्मरणात राहतात. college life जो जगला तो खरा आयुष्य जगला. मला असं वाटतं. फक्त अभ्यास आणि पुस्तकच नाही तर माणसाने सर्व activities असो खेळ असो मित्रांमध्ये फिरणं हिंडणं सर्व्या गोष्टी या केल्या पाहिजेत. फक्त पुस्तकी किडा बनून काही राहत नाही जीवनात.

हॅलो

अरे नाय ते जे अं मी म्हणत होतो कि काय काम वगैरे असेल त बघ ना अरे एक होत रे काम करशील का पण तू आइक संगणकावर बसून काम अं आठ दहा ची ड्युटी हाय करशील का तू ते सांग मला हा हे बघ कस हाय माह्यती हाय याचा अगोदर जे मी काम केला होता ना

एक म्हणजे ए जी सिस्टाइम ठीक हे

हा तर त्याचा मध्ये माझा काम कायसायचा कि पहिला तर मी जे सर होते माझे अं नाव आहे त्यांचा तर होहो तर ते म्हणजे एक HDFC च कायतरी बॅकऑफिस टाइप आहे का आमचे येते ठीक हे अच्छा बँकेचा काम करायचा का तू

अच्छाकाय राहायचा म्हायती का माझ्या सोबत जे मित्र होते जुना सुरेश आहे अजून दोन तीन जण तर ते पण पहिल्या पासून तेथेच काम करतात माझा अगोदर हम्म वर्ष वगैरे झालय त्यांना ठीक हे अच्छा तर ते जे करायचे ना ते बँकेची ती लिंक होती ना लिंक म्हणजे समजा नॉर्मल जी वेबसाईड ठीक हे

हा तर त्यांना होयना वरतून डेटा वगैरे यांच्यात कस कॉपी पेस्ट करायचे समजा होहो हा तर मी काय केला मग मी गेलो एंटरव्हिव वगैरे घेतला माझी टायपिंग वगैरे झालेली होती तर मग होहो त्यानी लगेच मला सिलेक्ट वगैरे करून घेतला तर

झालीना तुझी निवड माझी निवड झाली कारण माझ्या कडचे टायपिंग वगैरे झालेली होती ना होहो टायपिंग वगैरे होती ना मराठी आणि इंग्लिश ची कि दोनी होहो त्याचा मुले मग त्यानी प्रश्न वगैरे एवढे नाय विचारले ते फक्त एवढे बोले कि ठीक हे बाबा तू एक सोमवार पासून येऊन जा ठीक हे अच्छा तर मग मी काय झालं जाणार आहेका मग सोमवार पासन आता बघू ना आता मी जायचा च विचार केलाय का कस म्हायतीक थोडी कामची गरज होती च आपल्याला हो हा तर मी मंग काय केला तर हे बघ माझा परवा इंटरविव्ह झाला होहो तर मी काल गेलो त्यांचा कडे तर काल मी काम भागायसाठी गेलो ठीक हे अच्छा तर मी त्याचा मागे बसलो तर ते वेबसाईट वरती फक्त कॉपी पेस्ट चा काम होता ठीक हे हो

तुला महितिह्यक तुज तुजा मागे मागचा जो ऑफीस होता तुझा ठीक हे तर तू हा इमेल वर काम वगैरे करायचा का मी नाय का जे माझे हे असतात अ माझे काय म्हणार त्यांना मी समजा मी त्यांचा कडनं काम घेणार जे लोक आहेत त्यांला मी शोदयचो मग त्यांला शोदयचो शोदल्याचा नंतर मी त्यांना एक अ मंजे माझया कडे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये एक टाईप केलेला निबंध सारखा असायचा माझा कडे तर मी त्यांला मेल पाठवायचो मेल पाठवल्याचा नंतर मग मला ते सांगायचे कि त्यांला काय वाटत काय नाही म्हणून पण जाऊदेना यांच्यात कसा म्हायतिह्यना तुला मी असा कळणार नाही गोष्ट कस हे तू जेव्हा येशील ना गावाकडनं इकडे तर मी तुला दाखवलं माझा संगणकावर दाखवतो मी तू बघ आणि मला सांग कस काय म्हणून म्हणजे कसंय तुला नाय का जेव्हा मी समोर असताना तुला दाखवला ना मी तू त्या पडद्यावर बघशिलना वेवस्थित त्या संगणकाचा तर तुला एकदम शान समजलं असं आणि डोक्यात पण बसलं हा त्या मुळे असं मी तुला ना एका मोबाईल वर बोलन्या आयवजी तू कधी येशील आणि मी तुला दाखवला तर बघ मला तरी वाटत तुझा शिक्षणाचं काय चालूआहे त्याचा कडे थोडा लक्ष दे तू या गोष्टी काय हेत या गोष्टी आपल्या होतच असतात जस आपला वाढत वय हाय तस अजून नवीन काहीतरी शिकत राहायचा बाबा काय खेळायचा ग्राउंड वर मैदानावर वगैरे तेच ना तेच ना मिजेव्हा गेलो ना ऑफीस ला

हा तर सुरेश च्या आणि गणेश च्या मागे बसलोतर ते ओनलाईन च कळेल ना मला पण हात का त ते ऑफलाईन चा सोपा होता माहिती हाय का अ ऑफलाईन सोप आहे हा ऑफलाईन चा सोप होत

नाही नाही इंटरनेट चा काम असत पण असतं ऑफलाईनच जे राहताना सर ते आपल्याला काय करावा लागत ते म्हायती हाय का हम्म संगणक हायना त्या संगणका मध्ये फोल्डर एक फोल्डर बनवलेला राहतो अच्छा एक फाईल असती फोल्डर त्याचा फोल्डर मध्ये एक्सेल शीट असतो ना एक्सेल असते संगणका मध्ये असते एक्सेल पॉवरपॉईंट हा वर्ड हा

आ पहिले एक म्हणून त्याचे ऑफिस हे ना त्यांची एक ना प्रॉपर अशी हे बनवलेली ये वेब वेब वेब अँप बनवलेलंय अच्छा अच्छा हा त्याचा नाव एसआयटी ए हा तर ते एसआयटी मध्ये काय करावा लागत आपल्याला ए ना त्या पर्सन ची जी माहिती ए ना माहिती म्हणजे फक्त नाव समजा हा समजा असं नाव ए मोहित मोहित सुराडकर नाव ए ठीक ए अच्छा हा तेर त्यांचा नाव त्यांना टाकावं लागत लगेच त्याचा बदल ची इन्फॉर्मशन येति ती इन्फॉर्मशन फक्त ना आ असं म्हणजे आ म्हणजे ती घेईल समजा आ अच्छा अच्छा जी केस आहे म्हणजे ती जी तुज कडे आलेली आहे तर त्याचा काय म्हणणार आपण काय तरी त्याचा बदल ची ओळख वगैरे ती कशा बदल तक्रार आहे ती तक्रार तर त्या तक्रारींवर तो हे करतो हे करतो म्हणजे त्या तक्रारीला शोधतो तो हा विचारतो ती तक्रार कशा मुले केलेली आणि त्या तक्रारी मध्ये नेम म्हणजे त्या तक्रारी मध्ये जे ओलले जे उल्लेख केलेलय त्यानि समोरचे जे असतील म्हणजे तो म्हणजे समजा कोणी राजेश म्हणून आहे त्यांनी तक्रार नोंदवली त्यांनी तुजा कडे मी बघ तू ती तक्रार कशा संबंधित ए काय ए हा नाय म्हणजे ते स्वतः त्यांचे ते आता हे बघबँक ऑफिस म्हंटलं तर बँके बद्दल चा व्यवहार येतो आणि जे हो माझा साठी जे माझा कडे जो विभाग दिलेला होता ना

हा जो होता आ HDFC चा क्रेडिट कार्ड चा अच्छा अच्छा हा तर ते जे आपले म्हणता ना तर ती केस अशा प्रकारे असते कि समोरचा माणसाला कि जे क्रेडिट कार्ड घ्यायचा असता